खाली लिहिलेलं आहे विश्वास ते परं--

बँकेला खाली दरवाजा दरवाजाला काच आहे.

कपडे एकावर एक पिशवीत ठेवलेले आ--

एक माणूस पांढऱ्या रंगाचा शर्ट --

नारळाच्या झाडांची पान दिसत आहे दोन बाया आहे.

विविध रंगांच्या घसरण पट्टी दिसत आहे आजूबाजूला लोक आहेत झाडे आहे.

रोडा च्या बाजूला एक छोटस झोपड दिसत आहे.

कवेलो कथीया लाल रंगांची आहे.

पोलां ला दोन लाईट लावलेली आहे.

आजूबाजूला हिरवीगार झाडे दिसत आहे.

हि मोकळी जागा आहे इथे एक जे.सी.बी. आहे.

हि एक व्यायाम शाळा आहे.

वर पांढऱ्या कलरचे व निळ्या कलरांचे एल.ई.डी. लाईट दिसत आ--

हे एक भाज्यांचं मार्केट आहे मार्केटामध्ये विविध प्रकारच्या भाज्या ठेवलेल्या --

काकडी वांगे शेंगा अशा विविध भाज्या ठेवलेल्या आहे काही माणस आहे लाईट लावलेली आहे.

काही घोटीव पेपरा ने कार्य करत आहे.

आजूबाजूला मोठं मोठ्या खिडक्या आहे.

पुलाला लोखंडी रॉड लावलेले आहेत आजूबाजूला--

हे एक क्रिकेटच मैदान आहे.

आकाश खूप छान दिसत आहे त्याचा रंग थोडा राखाडी कलर दिसत आहे.

मंदिर बघा किती छान आहे.

बारीक कोरीव काम केलेलं आहे.

हे एक दाट वस्ती आहे बघा किती घरं दिसलीय.

विविध प्रकारचे हार केलेले आहे काही बुके आहे बुके बघा किती छान दिसत आहे.

मंडप खूप छान सजवलेला आहे एक मुलाने बघा किती छान फेटा घातलेला आहे तो खूप छान दिसत आहे.

हिरव्या कलरां चा मेट लावलेला आहे साईडला खांब आहे खांबांना गोल्डन रंग दिलेला आ --